गार्डन आहे इथे एक खूप मोठ गार्डन मध्ये गवत लागलेल आहे छोटे छोटे झाड लागलेली आहे.

सिमेंट चे गोपे इथे लावलेली आहे लाल माती दिसत आहे मोठ मोठी झाडं इथं दिसून राहिलेले आहे इथ खूप मोठा असा खंबा आहे त्याच्यावर लाइट लागलेली आहे.

एक दवाखान्यातला कर्मचारी आणि ती मुलगी हातामध्ये ग्लब्ज घालून चेहऱ्यावरती मास्क घालून आहे.

मोठे मोठे इथे गमले आहेत. त्याच्या मध्ये पण प्लास्टिक ची फूल ठेवलेली आहे.

आणि खूप मोठ अस इथे झाडं आहे हे वडाच झाड आहे खूप मोठे मोठे बॅरिकेड ठेवलेले आहेत खूप जास्त प्रमाणामध्ये आणि ए खुर्च्या ठेवल्या आहेत लोकांना बसण्यासाठी झाडाच्या खाली इथे काही दोन तीन माणस सावलीमद्धे बसलेले दिसून येत आहे.

मंदिर आहे एक खूप जुन्या काळातलं हे मंदिर आहे.

ये पाळण्याच्या मधोमध इथे दरवाजा दिलेला आहे आणि पायऱ्या पण दिलेले आहे इकडे उजव्या बाजुला पण इकडे दरवाजा दिलेला आहे व पाळण्याच्या अंदर काही तरी --

मोठ मोठी झाडं आजूबाजूला दिसत आहे रास्ता आहे रस्त्यावर गाड्या थांबलेल्या आहेत लहान मुले बाया माणसे इथे एयर एयरपोर्ट कडे जात आहे.

बिल्डिंग आहे इथे खूप मोठी दुकान लागलेली आहे.

खूप मोठ अस इथे टीनाच शेड लागलेले आहेआणि भरपूर लोक इथे मॅच पाहण्यासाठी या ग्राउंड वरती आलेले आहे.